आणि ऑटोच्या बाजुला एक माणुस दिसत हाय.

पाच सहा दुकान दिसत आहे.

ज्यात दोन काही मेडि मेडिकल आहे मथुट फाईन क्राफ्ट गोल्ड लोन्स आहे अजुन दुकान आहे.

पोस्टर लागलेले आहे होल्डींग लागलेले आहेत हे पण दिसत आहे.

आणि माणस दिसत आहे दोन दोन तिथ.

ह्या फोटो मध्ये आपण एक बिल्डिंग बगु शकतो.

आणि एक माणुस आहे तो गाडी वर बसलेला आहे आणि त्याला ही बगु शकतो त्याची गाडी ही बगु शकतो.